येथे काही फळे ठेवलेली आहेत ती डाळिंब अंगूर --

आहेत काही लहान कुंड्या आहेत.

बस मध्ये काही नारंगी रंगाचे पडदे --

ठेवलेले आहेत काही वेगळे सामान आहे.

ब्लँक शेड आहे एक टेबल आहे.

आहे काही लोकं इथे फिरत आहेत.

आहेत ते लाइट्स वेगळ्या रंगाचे आहेत.

आहे ते आपले काम वेगाने करत आहेत.

आहेत काही छोटे झाडे आहेत.

काही छोटे माळा आहेत पिवळ्या रंगांचे नारंगी रंगांचे--

रंगांचे फुगे लावलेले आहेत त्या समोर काही माणसे उभे आहेत.

ते स्लाइड्स खूप मोठे मोठे आहेत आणि भरपूर पाणी आहे.

झाडे आहेत ती झाडे वेगवेगळ्या प्रकारांचे आहेत.